दुसर्‍यान समोर त्यांचं फोटो काढलेलं आहे. सुंदर आस फोटो आहे.

हे एक ग्राऊंड आहे ह्या ग्राऊंड मध्ये क्रिकेट किंवा फुटबॉल च ग्राउंड आहे.

कधी पोर येत आस-ल एकांदया निवांत वेळेत जाण्यासाठि आपण कुठेतरी --

किती गोंडसं हा मुलगा आहे. मस्त बॅकग्राऊंड झेंडू चे फुलं एकदम बागेत आलेला आहे.